हा स्विमिंग पूल चा फोटो आहे.

आणि खुप सारे ह्या उंच टेकडी हून घेतलेला हा फोटो आहे.

इथं चहा कॉफी भेटती आणि गिराईक चहा पण पित आहे.

आणि निरम्याची पुड्या वेगेरे आहेत.

समोर त्यांच ते मशीन वेगेरे दिसत आहे प्लेटा वगैरे ठेवलेल्या आहे ता.